लिब्रिऑफिस बसे वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत
हा पाठ डेटाबेस डिझाइन वरील आधीच्या पाठांचा पुढील भाग आहे
यात आपण शिकणार आहोत 7
डेटाबेस डिझाइन सुधारणे
नॉर्मलायझेशन रूल्स लागू करणे
डेटाबेस डिझाइन तपासणे
मागील पाठात आपण प्रायमरी आणि फोरिग्न कीज घोषित करून त्याद्वारे टेबल मधील संबंध प्रस्थापित केले
आता डेटाबेस डिझाइन ची प्रक्रिया पुढे नेऊ
प्रथम डेटाबेस डिझाइन मधे सुधारणा करू
आपल्याकडे प्राथमिक डिझाइन तयार आहे
त्यातील टेबल्समधे सॅम्पल दाता भरू या
सॅम्पल क्वेरीज फॉर्म्स आणि रिपोर्ट्स बनवून आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात का ते पाहू
डेटाची अनावश्यक पुनरावृत्ती टाळण्यासाठी गरजेनुसार डिझाइन बदलू
आपण विसरलेले कॉलम्स समाविष्ट करू
डेटाबेसची इंटिग्रिटी राखण्यासाठी लायब्ररीच्या कार्याचे नियम लायब्ररी databaseला लावू
उदाहरणार्थ बुक्स टेबल मधील प्राइस कॉलम न्यूमेरिक करू
दुसरा नियमः पुस्तकाची रिटर्न दाते ही दाते ओएफ इश्यू पासून एक महिन्यानी असेल
एखादी क्रिया झाल्यावर त्यावर आधारित दुसरी क्रिया सुरू करणे
पुस्तक परतीची तारीख उलटून गेल्यास डेटाबेसने मेंबर ला रिमाइंडर इमेल पाठवणे
अशाप्रकारे डिझाईन सुधारताना नवीन टेबल्स कॉलम्न्स रूल्स किंवा कन्स्ट्रेंट्स समाविष्ट करू
हे सर्व करताना पूर्वीच्या सर्व पाय या तपासून डेटा इंटिग्रिटी ची खात्री करून घेऊ
आता आपण नॉर्मलायझेशन रूल्स लावून बघू
ह्यांचा उपयोग करून खात्री करू की टेबल्स a योग्य रचनेची आहेत आणि b त्यात आधी उल्लेख केलेल्या बदलाच्या एनोमॅलीज नाहीत
नॉर्मलायझेशन म्हणजे नॉर्मल फॉर्म्स चे नियम डेटाबेस डिझाईनमधे वापरणे
या पाठात नॉर्मल फॉर्म्स चे पहिले तीन नियम पाहू
आधी फर्स्ट नॉर्मल फॉर्म म्हणजेच 1एनएफ सांगतो की सर्व कॉलमच्या व्हॅल्यूज एटोमिक असल्या पाहिजेत
उदाहरणार्थ बुक्स टेबल च्या प्राइस कोलम्न मधील प्रत्येक सेल मधे एकच व्हॅल्यू असेल
म्हणजेच एका पुस्तकाला त्याच्या प्राइस कोलम्न मधे फक्त एकच किंमत असेल आणखी नाहीत
तसेचAuthors टेबल च्या प्रत्येक फर्स्ट नामे सेल मधे एकाच लेखकाचे पहिले नाव असेल
फर्स्ट नॉर्मल फॉर्म असेही म्हणतो की कॉलम्समधे पुनरावृत्त झालेले समूह नसतील
उदाहरणार्थ समजा एका प्रकाशकाची आपल्याकडे तीन पुस्तके आहेत
आणि पब्लिशर्स टेबल रचनेत पुढील कॉलम्स आहेत
पब्लिशर इद पब्लिशर बुक1 ऑथर 1 बुक 2 ऑथर 2 बुक 3 ऑथर 3 लक्षात घ्या की बुक आणि ऑथर तीन वेळा आले आहेत
असे रिपीटिंग ग्रुप्स असल्यास डिझाईन बदलावे लागेल
आता जर प्रकाशकाने आणखी दहा पुस्तके प्रकाशित केली तर आपल्याला टेबलमधे वीस कॉलम्स वाढवावे लागतील
डेटामधील बदलानुसारtable डिझाइन सतत बदलत राहील
तसेच पुस्तक किंवा त्याच्या लेखकानुसार टेबल सॉर्ट किंवा सर्च करणे त्रासदायक होईल
ही चूक आपल्याला हे टेबल दोन किंवा तीन टेबल्समधे विभागून दुरूस्त करता येईल
स्क्रीन वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे या उदाहरणातील टेबल पब्लिशर्स बुक्स आणि ऑथर्स मधे विभागू
हे डिझाइन वापरून टेबल फर्स्ट नॉर्मल फॉर्म मधे येईल आणि प्रकाशक आणि पुस्तकांचा डेटा बदलला तरी टेबलच्या रचना स्थिर राहतील
आता सेकंड नॉर्मल फॉर्म पाहू
टेबल सेकंड नॉर्मल फॉर्म म्हणजेच 2एनएफ मधे आहे असे म्हणतात जेव्हा ते 1एनएफ मधे असते आणि प्रत्येक non के कॉलम पूर्ण प्रायमरी के वर अवलंबून असतो
जेव्हा प्रायमरी के मधे एकापेक्षा जास्त कॉलम असतात तेव्हा हा नियम लागू होतो
उदाहरणार्थ बुकसिश्यूड टेबल मधील कॉलम्स
बुकिड मेंबेरिड बुक्तीतले आणि इश्युडेट
यातील बुकिड आणि मेंबेरिड मिळून टेबलची प्रायमरी के बनते
आता बुक्तीतले कॉलम पाहा
बुक्स टेबल मधील बुकिड वापरून आपल्याला बुक्तीतले मिळू शकते
म्हणजेच बुक्तीतले हे फक्त बुक इद वरच अवलंबून आहे मेंबर इद वर नाही
म्हणजेच ते संपूर्ण प्रायमरी के वर अवलंबून नाही
हे टेबल सेकंड नॉर्मल फॉर्म मधे आणण्यासाठी टेबलमधून बुक्तीतले काढावे लागेल
आणि असेच कॉलम ठेवू की जे पूर्णपणे प्रायमरी के आणि कॉलम्न्स वर अवलंबून आहेत
इश्युडेट कॉलम येथे ठेवू कारण तो पूर्णपणे दोन्ही प्रायमरी के फिल्डसवर अवलंबून आहे
आता थर्ड नॉर्मल फॉर्म पाहू
टेबल थर्ड नॉर्मल फॉर्म मधे आहे असे म्हणतात जेव्हा ते 2एनएफ मधे असते आणि सर्व non के कॉलम्स हे एकमेकांवर अवलंबून नसतात
उदाहरणार्थ समजा बुकसिश्यूड टेबल मधील कॉलम्स बुकिश्युइड जो प्रायमरी के आहे बुक्तीतले मेंबर इश्युडेट एंड रिटर्न्डेट
आणि समजा लायब्ररीच्या नियमानुसार रिटर्न दाते ही इश्यू दाते पासून एक महिना आहे
आता रिटर्न दाते हा non keyकॉलम आहे जो बेसला इश्युडेट कॉलमवरून मोजता येतो
म्हणजेच रिटर्न्डेट ही फक्त इश्युडेट कॉलमवर अवलंबून आहे
इतर कॉलमवर नाही
जर आपण रिटर्न दाते fieldमधे दुसरी तारीख भरली तर लायब्ररीचा नियमभंग होईल
म्हणून टेबल थर्ड नॉर्मल फॉर्म मधे ठेवण्यासाठी त्यातीलReturnDate कॉलम काढून टाकू
आपल्याला पहिले तीन नॉर्मल फॉर्म्स कसे वापरायचे ते समजले
सामान्यतः डेटाबेस डिझाईनमधे 3एनएफ ला थांबतात
नॉर्मल फॉर्म्स आणि डेटाबेस डिझाइन वरील अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दाखवलेल्या वेबसाईटला भेट द्या
डेटाबेस डिझाईन प्रक्रियेतून गेल्यावर शेवटी ते डिझाईन परत एकदा तपासू
डेटाबेस स्ट्रक्चर तयार करू
यात टेबल्स रिलेशनशिप्स रूल्स किंवा कन्स्ट्रेंट्स फॉर्म्स क्वेरीज आणि रिपोर्ट्स बनवू
प्रत्यक्ष डेटा आणि युजर्स यांच्या द्वारे डेटाबेस तपासू
डेटा भरणे अपडेट करणे डिलिट करणे यासाठी फॉर्म्स वापरू
रिपोर्ट्स कार्यान्वित करून ते अचूक आणि योग्य आऊटपुट देतात हे पाहू
डेटाबेस वापरण्यास तयार झाल्यावर त्याच्या कामाचा वेग तपासू
डेटा जलद मिळवण्यासाठी टेबल्सना इंडेक्सेस करू
डेटाबेस एप्लिकेशन यशस्वीपणे चालण्यासाठी डेटाबेसला ठराविक काळाने मेनटेन करू
पाठाच्या शेवटी असाईनमेंट पहा
लायब्ररी डेटाबेस डिझाईन मधे मीडिया हा घटक समाविष्ट करा
मीडिया मधे डीव्हीडीएस आणि CDsअसू शकतात
त्या ऑडियो किंवा videoअसतील
पुस्तकांप्रमाणेच डीव्हीडीएस आणि सीडीएस लायब्ररी सदस्यांना इश्यू केल्या जातील
डेटाबेस डिझाईन प्रक्रिया अंमलात आणा
डिझाईनला पहिले तीन नॉर्मल फॉर्म्स लागू करा
बेसमधील डेटाबेस डिझाईनचा तिसरा पाठ येथे संपतो
डेटाबेस डिझाइन मध्ये आपण शिकलो ते थोडक्यात 7
डेटाबेस डिझाइन सुधारणे
नॉर्मलायझेशन रूल्स लागू करणे
डेटाबेस डिझाइन तपासणे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
ह्या प्रॉजेक्टचे संयोजन httpspoken tutorialorg ने केले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद